ऑनलाईन शिक्षणामुळे तू बघितलंच ये माधुरी का तर मुलांच्या डोळ्यावरती असर होतंय. मानेवरती असर होतंय.

साधारण सोपे नाहीयेत ना. आजकाल बघते ना तू आपण काय म्हणतो लगेच मूल पहिल्या वर्गात जरी गेलं तर त्याला भिंगाचे चष्मे सुद्धा लागलेत आजकाल. बरोबर आहे पण आता आपण काय करू पण काय शकणार आहे? कारण की

अ सगळं काही आता एवढे कॉम्पिटिशन, एवढ्या स्पर्धा वगैरे वाढले आहे की

हो इंटरनेटवर सगळी माहिती मिळते ते ठीक आहे गं पण कसं आहे ना त्याचे जेवढे फायदे तेवढे नुकसान पण आहेतच.

आणि कसं आहे माहितीये का जेवढं घेतले तेवढे फायदे पण आहेत. असं मी म्हणत नाही की त्याचे फक्त नुकसानच आहेत. फायदे सुद्धा आहेत, पण भविष्य मुलांचं सगळं आज त्यांच्याकडे दृष्टीच नसेल तर कसं होणार आहे ना आजकाल बघते ना तू लहान लहान मुलांना भिंगाचे चष्मे म्हंटल्यावर आधी लागायचे का असे आधी तर पण हे वयस्कर वयाचे लोकं त्यांना पण चष्मे नसायचेत.

हो बरोबर आणि कुठं तरी म्हणजे आधी पूर्वी जे अ आपण आपल्या पेरेंट सोबत आपल्या आईवडिलांसोबत जे कनेक्ट राहायचो तर आता असं आपल्याला दिसते की तेवढा संवाद त्यांच्यामध्ये होत नाही जेवढा ऑनलाईन वगैरे ते मोबाईलवरच असतात दिवसभर किंवा

तसा फेस टू फेस समोरासमोर आपण संवाद साधण्यापेक्षा त्यांना ते मोबाईलवरून करायला खूप आवडतं आजकालच्या मुलांना. हो अगदी बरोबर आहे आता बघ माझ्या बहिणीच्या मुलाचंच उदाहरण घे तो अगदी छोटा आहे के जी टू लाच आहे. पण जेवढं आपल्याला नाही जमत ना तेवढं तो त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये एवढा एक्सपर्ट आहे. की खूप जास्त कारण आपण त्याच्या एजचे जेंव्हा होतो ना तेंव्हा आपल्याला काहीच जमत नव्हतं असं मला वाटतंय कारण त्याच्याकडे बघून तो मला सांगतोय नं बघ मम्मी किती छान मी एवढे सगळे गेम डाउनलोड केले. मला हे खेळता येते मला ते खेळता येते. मुलं खूप जास्त एडिक्ट झाल्यात त्याच्यामुळे. हा मान्य आहे त्यांना खूप साऱ्या अशा म्हणजे चांगल्या गोष्टीपण जमतातयेत. पण काही गेम्सच्या एवढ्या आहारी गेलेत की त्यांना अगदी जेवायला जरी बसवलं ना त्याला

बापरे हो का?

आणि कोरोनाचं तुला एक अ कोरोनामुळे काय झालंय ना सगळं बघ आता आपलं पण कान्वरसेशन आधी एकमेकांना भेटणं व्हायचं वेळ देणं व्हायचं आता तसं कुणी वेळ देत नाहीये. कोरोनामध्ये बघितलं असशील आता आधीच कसं होतं माहितीये का दहा रुपयेला रिचार्ज मिळायचा. मोबाईलचा आता भले ही महाग झालाय

आणि अनलिमिटेड कॉल्स आहेत आपल्याकडे तरीही आपलं तेवढं कान्वरसेशन नाही होत. आपण एक पाच मिनिटं तर कॉल घेतो.

तेवढं हाय, हॅलो, बाय जे काय असलं ते बोलून घेतो आणि मोकळे होऊन जातो.

ऑनलाईन आलंय सगळे फायदे सुद्धा आहेत त्याचे आणि आपल्याकडे अनलिमिटेड ते बॅलेन्स सुद्धा आहे पण तरीही कोरोनामुळे बघितलं असेल तू

आता ठीक आहे की आपण रशच्या याच्यामध्ये राहतोय सगळे कामं करतोय त्यामुळे नसेल कदाचित.

लॉकडाऊनमध्ये कुणीही कुणाला कॉल कॉलसुद्धा केला नाही. अरे कॉल्सचे काही हे नव्हते ना.

साईड इफेक्ट्स नव्हते आपल्यावर किंवा त्यामधून तो विषाणू येणार पण नव्हता. तरीही कोणी कुणाला कॉल लावला नाही अटेचमेंटमध्ये राहिले नाही. बस घरामध्ये आणि घरात राहणाऱ्यांची पण काही काही वाद झाले माहितीये.

कनेक्ट राहू शकत होतो किंवा खूप सारे लोकं राहले म्हणजे मला असं वाटतं की

असे खूप लोकं घाबरायचे तर हे एक चांगलं माध्यम होतं की अ आपले बरेचशे कामं घरात बसून व्हायचे हो घरात बसून तर कामं होतातच गं आपले.

आयसोलेशन मध्ये राहायचं आणि ते खूप म्हणजे खूपच कंटाळवाणी होतं ते सगळं. आणि ते पण बघ आधी कोरोनामध्ये पण आपल्याला पोरांनी काहीतरी गोष्टी शिकवल्यात बघ तू नोटीस केलं असेल आधी अ पूर्वीच्या काळात कसं असायचं ना आपण पाहुणे आले तर त्यांना आपण अगदी पाय पाणी धुण्यासाठी पण पाणी द्यायचो. हात धुण्यासाठी पण पाणी द्यायचो आणि नंतरच ते घरात प्रवेश करायचे सेम अगदी बघ म्हणजे जे पुरातन काळातलं होतं ते सगळं चालून आलंय. आणि त्याच्यावरती सगळं हां

ते त्यांनी पद्धत म्हणून वापरलं होतं आता आपण ते प्रिकॉशन्स म्हणून वापरतो. बरोबर पण

बॅक तिथेच जातो आपण फक्त काय आहे ना जसं व्हर्जन बदलतात बुक्सचं एडिशन्स बदलतात त्या टाईप झालंय फक्त हे. त्यालाच तर परंपरा म्हणतात ना फक्त ते आपण त्यातले किती जपतो आणि निसर्गाचा नियम आहे की आपण त्याला जर अ

अ आपल्याला व्हर्जन म्हणता येईल अ ते चेंज ते बदलत असतं. पण त्याच गोष्टी अ पुन्हा पुन्हा अ ज्या आपण ज्या पासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो जे आपल्या पूर्वजांनी जे काही आपल्या

अ रूढी परंपरा आणि संस्कृती आपण जे थोडंसं जपायला पाहिजे

थोडंसं मॉडर्न तरीक्याने आता आपण मला असं वाटतंय जपतोच आहे.

तरिका आहे तो बदलल्यासारखा वाटतो.

आधीचे जे ड्रेसेस होते त्यांना काय खेड्यामध्ये तेअसे खूप मोठ्या मेडी सारखं काहीतरी घालायचे, लेडीज घालायच्या आता त्याला नंदिनी पॅटर्न म्हणून ते आपला पॅटर्न बनवून आणलंय आपण आणि सेमच आहे कॉस्ट्यूम सेमच आहे पॅटर्न ही तसंच कपडा ही तोच आहे फक्त नाव बदलून किंवा थोडं त्याला फिनिशिंग करून परत ते आलं म्हणजे जे पूर्वजांनी आपल्याला चालवत आणलेलं आहे

बरोबर पण अ आताचे जे तंत्रज्ञान आहे आणि त्याच्यामुळे नं मला अ असं वाटतं की

आणि जे काय सध्या सुरु आहे म्हणजे तुला सांगितलं ना मी की बहात्तर टक्के विद्यार्थी हे मोबाईल लॅपटॉप पासून वंचित आहेत. आणि अ ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत.

हो त्यासाठी बघ ना शासनाने

त्यासाठी शासनाने एक हे केलं होतं ना मागे अ जसं डिजिटल डिजिटल शिक्षण देण्याचे हे केलं होतं त्यांनी तर त्यांना म्हणजे प्रोजेक्टर वरती शिकवणं, म्हणजे त्यांना ऑनलाईन कसं युज केलं पाहिजे आणि बघ ना एक सब्जेक्ट पण ऍड झाला होता जसं की कम्प्युटर तर मुलांना म्हणजे खेड्यामध्येपण खूप साऱ्या सुविधा आहेत बरं असं नाही ये की सुविधा नाहीयेत. परंतु त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीयेत.

बरोबर आहे पण त्यांच्या विचार प्रणालीमध्ये पण फरक पडतो ना. जसं शहरी भागातले मुलं त्या गोष्टीला लवकर अ एक्सैप्ट करतात स्वीकार करतात पटकनच

आणि हे जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत तर त्यांना त्यांचे वडील वडील एवढे शिकलेले नसतात किंवा

अ जे मोल मजुरी करून त्यांचं जे जीवन अ चाललेलं असतंय त्याच्यामुळे ते या गोष्टीपासून थोडंसं लांबच राहायला बघतात.

ऐरवी आपण बघतो की अ बरेचसे ऑनलाईन कोर्सेस वगैरे आपण आपल्याला घरी बसल्या आपण शिकू शकतो त्याचे प्रमाणपत्र ही आपल्याला मिळतात. अ वर्क फ्रॉम होम वगैरे अशा पण आपण जे आपले

अ आपल्यसाठी पण आपण शोधात नव्हतो का मागे जॉब शोधात होतो आपण

ते हे सगळं

हो ऑनलाईन शिक्षणाचा फायदाच आहे गं पण कसं आहे माहितीये का जसं अटमोस्फियर आपल्याला मिळतं बघ तशाप्रकारे आपण शिकतों आता झालं अशीच गोष्ट आपण बघ आता आता पण सध्या घरी आहे. तर काही प्रॉब्लेम नाही. आणि जेंव्हा आपण बाहेर जातो ना, आता एका प्रोफेशन मध्ये जातो म्हण किंवा जॉब ला जातो तर तिथे जी लँग्वेज बोलली जाते आपण ती लँग्वेज बोलतो. तिथे जसं जसे कपडे घातल्या जातात तशे आपण कपडे पण घालतो. जर ऑफिशिअल ड्रेस म्हंटल तर तिथे आपण ऑफिसचा ड्रेस घालतो. असंच आहे ना तर त्याच प्रकारे मला कसं वाटतंय माहितीये का

म्हणून त्यांना अगदी शाळेत जाणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून शिक्षण खूप महत्वाचं आहे. त्यांचं बेसिकच आहे असं म्हंटल तरी चालतंय. तर त्यांना ते जाऊनच शिकावं लागतंय. खेड्यामध्ये तर व्हायलाच नको मला तरी असं वाटतं.

हं आणि त्यांना त्या संधी पण उपलब्ध व्हायला पाहिजे नाही का? हो त्यांना कळायला हवं नाही असे नाही की त्यांना ऑनलाईन शिक्षणाचं महत्व ही कळायला पाहिजे त्यांना ऑनलाईन आता त्यांना ही जमतंय गं बऱ्याचपैकी जमतं आहे.

तर एकमेकांची मस्करी नाही करू शकत ना, फोन वर किती करणार आहे? फक्त बोलूनच मस्करी होईल आधी जे बघितलंस का? माझ्या मैत्रिणी मला खूप चिमटे काढायच्या क्लासमध्ये मला अजूनही ते अनुभव आठवतात. ते मस्ती करायचे, चिमटे काढणं, खेळणं, ग्राउंड वरती पडणं, पडल्यावर रडणं

अ कोरोनामध्येच आता मोबाईल जास्तच युज केला मी जास्तच युज केला असं म्हंटल तरी चालतंय. नं तर तिथे मला एक कविता सापडले तर मी तुला सांगते.

कोरोनामुळे झाले आहे ऑनलाईन शिक्षण सुरु, विद्यार्थ्यांना भेटत नाही आता ऑफलाईन गुरु

प्रत्येकजण आपल्या तासाची लिंक ग्रुपवर पाठवतं, तास चालू झाल्यावर विद्यार्थी कालचा अभ्यासच आठवतो.

विषय शिकण्यात मात्र तीस मिनिटेच राहतील जॉईन झाल्यावर सुद्धा मॉर्निंग मध्येच जातो सगळं वेळ

पंधरा मिनिटे जातात कसं तरी चालू होतो, आणि मोबाईलचा रेंज जातो. ती पुन्हा मिळवण्यासाठी धावपळ करावी लागते तासाचा जर आला कंटाळा तर लेफ्ट होऊन जातो विद्यार्थी सगळं काही सोडून देऊन व्हिडिओ गेम खेळत बसतो. खूप विचार केलं तर ऑनलाईन शिक्षण काही खरं नाही. विद्यार्थ्यांना एक एकतरी विषय समजला का? ऑनलाईन पेक्षा ऑफलाईनच चांगलं होतं.

भविष्याचा विचार केला तर ऑफलाईनचं शिक्षण बरं आहे या याच शिक्षणाचा आपल्याला उज्वल यशाचं सार आहे.

शिक्षणासाठी ठेवा एकच पर्याय ऑफलाईनचा.

सगळं असं अगदी बिलकुल डीपली मांडलेलं आहे.

ऐकून कळलं पण मला ती खूप आवडली बसून मला जिथे मिळाली ना तशी मी त्याचे स्क्रिनशॉट वगैरे घेऊन हां खूप छान होती मध्ये मी पण मध्ये मी पण टिचिंग करत होते ना तर तेंव्हा हाच प्रॉब्लेम जायचा आम्हाला आम्हाला तर आधी ट्रेंनिंग घ्यावं लागलं.

ऑनलाईन शिक्षण कसं द्यायचं मुलांना अ म्हणजे जसं आपण विडिओ कसा रेकॉर्ड करायचा आणि आधी सुरुवातीला काय झालं होतं झूम वगैरे नव्हतं किंवा गुगल मीट नव्हतं त्यावेळेला

तर ते कसं हॅन्डल करायचं इथपासनं शिकावं लागलं की ते हॅन्डल कसं करायचं ऑन कसं करायचं? ऑफ कसं करायचं? जॉईन कसे करायचे?

सगळ्या विद्यार्थ्यांना मॅनेज कसं करायचं? कारण मुलं पण खूप आवाज करतात अ त्यांचं काहीतरी एकमेकांशी गुणगुणणं चालू असते किंवा अ जे अ त्यांचे वडील वगैरे पेरेंट्स वगैरे असतात तर ते त्यांचे लक्ष जे शाळेमध्ये कॉन्सन्ट्रेशन होते ते घरी बसल्या त्यांना तेवढं नसेल होत ना म्हणजे खूप गोंधळ होत असेल त्यांचा नाही का?

मग तू कसे मॅनेज करायचे सगळं? त्या विद्यार्थ्यांना कसं व्यवस्थित अ शांततेत शिकवायची किंवा त्यांचं लक्ष वेधून घ्यायची.

मला तर ऑनलाईन शिक्षणाचा मुळात कंटाळाच आला होता. तुला कारण सांगते आता हं एका ट्रेनिंग घेतल्या आम्ही कसं तरी पंधरा दिवसाचं ट्रेंनिंग घेतलं

म्हणजे कारण क्लासमध्ये जाणं क्लासमध्ये विद्यार्थी नाही ते अगदी असं वाटायचं वाटायचं आम्हाला ते अगदी मोबाईल लावून बसणं त्याच्यासमोर काय म्हणतात ना अगदी मुक्या मुक्या बाहुल्यांसमोर

कसरत करणं असं होतं ते. बोलक्या बाहुल्यांसमोर कसरत करणं फार कठीण नसतं कारण प्रतिउत्तरे मिळतात. हास्य होते आता एकाने मध्येचंच दुसरीकडे असलं मुलांचं शिक्षणात तर आपण एक खडू लावून त्यांना जागेवर आणायचं आहे ही पद्धत होती ना आपल्या वेळेला बस तश्या प्रकारचं पण आता म्हणजे ते अगदी मोबाईलच्या समोर काहीतरी आपण बोलणार आहे, ठीक आहे काही हरकत नाही.

अगदी तुला सांगते ना झूम मिटींगच्या वेळेला आमचं कसं व्हायचं माहितीये का?